दिलेल्या फोटो मध्ये एक बस स्टैंड दिसतय त्या बस स्टैंड जवळ खुप सारे दुकानांचे देखील आहेत.

औषधी विक्रीतीस ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी पी.ओ.पी. देखील केलेली आहे आणि लाईट देखील आहे.

हिरवे गार जंगल देखील दिसत आहे.

व स्लाईड दिसत आहे आणि काही--

व त्यामध्ये एक स्कूटी देखील आहे आणि त्या ठिकाणी काही पुरुषांनी वेगवेगळ्या रंगांचे पोशाख देखील घातलेलं आहे.

असे वेगवेगळे प्रकारचे फोटो देखील आहेत अन त्या बॉक्स वरती--

दिलेल्या फोटो मध्ये एक घर दिसत आहे घराच्या बाजूला--